चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा होता. बिंदुसरला अमित अमृतसर घाट आणि मद्रास या नावानेही ओळखले जाते. बिंदुसार हा महान मौर्य सम्राट अशोकाचा पिता होता. चंद्रगुप्त मौर्य आणि दुर्धराचा मुलगा बिंदुसार यांना बऱ्यापैकी मोठ्या राजांचा वारसा मिळाला. त्याने आपल्या राज्याचा विस्तार दक्षिण भारतातही केला. चाणक्य त्याच्या काळात पंतप्रधान राहिले. बिंदुसाराच्या कारकिर्दीत तक्षशिलाच्या लोकांनी दोनदा उठाव केले. बिंदुसाराचा मोठा मुलगा सूचिमाच्या कुशासनामुळे पहिले बंड झाले. दुसऱ्या बंडाचे कारण अज्ञात आहे. परंतु बिंदुसाराचा मुलगा अशोक याने ते दडपले होते. तसेच बिंदुसाराचा मृत्यू दोनशे बाहत्तर bc मध्ये झाला. काही data दोनशे अडूसष्ट BC पर्यंत तसेच प्रसिद्ध शासक चंद्रगुप्त मौर्य यांचा मुलगा आणि एक महान राजा असल्याने तो बिंदुसाच्या वडिलांचा मुलगा आणि तसेच पुत्राचा पिता म्हणून ओळखला जातो. ते अशोकचे वडिल होते. अं अशोक? हो.

चंद्रगुप्ताचा नातू बिंदुसाराचा मुलगा आणि त्यांचे पूर्ण नाव अशोक वर्धमान. अं बौद्ध धर्माचा इतिहास त्याचा गौरव करतो. अशोक हा फक्त भारताचाच नाही तर उलट तो जगाचा महान शासक होता. अशोक मूळतः ब्राह्मण आणि शैव होता. पण नंतरनं त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. त्याला चौसष्ट हजार बौद्ध पुरोहिताने पाठिंबा दिला.

त्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी त्याने बौद्ध धर्माची एक मोठी सभा भरवली. आणि त्यानंतर हिंसाचार थांबवण्याचे आदेश देऊन

मौर्य साम्राज्याची स्थापना मौर्य साम्राज्याच्या स्थापनेचे संपूर्ण श्रेय हे चाणक्याला जाते. चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला वचन दिले होते की तो त्याला त्याचे हक्क मिळवून देईल आणि त्याला नवदासच्या सिंहासनावर बसवेल. चाणक्य हा तक्षशिला येथे शिक्षक असताना अलेकझांडर वर भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्यानंतर तक्षशिलाचा राजा आणि गांधार्य या दोघांनीही अलेकझांडर पुढे नतमस्तक झाले. okay

अरे काय यश भाई कुढं ये काय नाही भो तुमच्या हृदयात ये ना भो बस कर दादा बस बस मग झाली का झोप आता हा आत्ताच उठलो भो सकाळी सकाळी लवकर उठलो होतो ना आपण

हा ना लई मज्जा आली यार भाई मज्जा आली यार भाई लई पाऊस बिऊस होता मस्त धुई काय भारी पडेल होती बा हां मित्राला ते मजाच येते इकडे भाई हां यार पोरं बाळांची मज्जाच अं आणि पोरी भी होत्या ना अरे ती पवन बघ ती लाल jacket वाली काय पाहत होती कुकूल बाळ बस रे भो मला नव्हती पाहत ती राहू द्या तुम्ही हुसकून नका देऊ बरका तुम्ही

दिपक ला पाहत असेल भो ती मला नसेल पाहत अरे रे दीपक नाही बच सकता माझं तोंड पाहून वाटत ती माला पाहील म्हणून ती अरे भाई मी पाहिलना ती पाहत होती ना तुला अर नाय रे

हा भारी दिसत होती पण नाही ती photo काढले ते send केले नाही यार अजून तो समोरचा चांगला आला send कर म्हणून अं आहो ते I phone वाल्याला काय मान लागतो काय माहित भो भाऊ ती लवकर send च नाही करत ये यार अरे नाही करत ती send लई बाराच ये ते

काय म्हणतो एवढं कुठं राहत का कुठं बा एवढं राहत अरे त्याला फोन त्याला करा message करा अरे तुला आठवत का ते अं प्रीतीच्या भावाची प्रीतीच्या भावाचं लग्न होतं बघ

आणि आपण तिथे photos वगैरे काढले होते त्या लग्नामधी हा अच्छा अच्छा त्यांनी अजून send नाही केले तुम्हाला अरे त्यांनी आत्ता पर्यंतचे photo ते पाठविले अन मी घरी गेलो घरी जाऊन सांगितलं त्याला त्याला म्हंटल पाठव पाठव पाठव तरी पण आत्ता पर्यंत त्यांनी फोटो नाही पाठवले मला काय यार भाई एवढा फुगीरपणा नाही यार चांगला चांगलं नसतं म्हणा ते असं नाही करायचं म्हणा मित्राला अरे मित्र ये तो त्वा फोने मधी आहे त्वा कड चांगला फोन म्हणून म्हणतं माणूस म्हणून का तू असं वागतो का तू लगेच आपण पण त्या भीम टेकडीमध्ये गेलो का गेले होतो पाय हां हां हम्म हम्म तेव्हाची पण होती त्यांनी आत्ता पर्यंत send नाही केले माहितेय का त्या group च्या नि माझी हां धडकन चे आणि तुझे photo नाही पाठवले त्यांनी अजून

आता काय म्हणावं भाई ऐकू येत नाही म्हणून त्यांना म्हणतो भाई photo काढ म्हणून भो आता next time काय करायचं त्यांना म्हणायचं च नाही

तुमच्या फोन मध्ये नाही नाही भो आपल्या फोन मधी थोडे खराब येतील फोटो पण काय problem नाही पण हे कोणते धंदे बॉ यांचे असे वाटलं तर आपण filter use करू आपला हा नाही तर काय आपण filter वापरून काडू भो आता काय विषय नाही पण आता नाही म्हणायचं भो यांला आहो पण तसाच आहे हा ते पण तसंच दोघे भाऊ सारखेच यार काय म्हण पण तू काय असं यार म्हणति काय म्हणता भो operation झालं होतं म्हणं त्याच हा यार भो त्याच्या डोळ्यांचं operation झालं होतं त्याच्या डोळ्यांना काय राजणवाडी झाली होती हो का अं अं गंड्या नजरेच यार भो ते मला बरं झालं आह अं मला काय म्हणतो ती पोरगीच insta ID भेटली का नाही नाही ना भो काय भेटली नाही अजून अं काय तिला direct बोलणार भो मी ID च काय आहे कशी भेटून दे कशी direct बोलणार मी तिला सगळं पाय तू

ती लाल jacket वाली बी आपल्याकडेच राहते ना भाऊ हो का मला वाटलं M com पोरी होती काय hostel च्या नाही ये आपल्याकडच hostel नाही का भो government

आपल्या घराकडेच ना ते तिकडं राहते भाऊ ती may be ती इकडेच राहते तीनं पाहिलं असण मला कधी म्हणून ती तुला पाहत होती आता बरोबर समजलं भाई

त्याची बहीण का कोण तरी होती ती पण तुलाच पाहत होती ना भाई बस भो आता सगळ्या पोरी मलाच पाहत होत्या असं म्हणशील तू मग दीपक ला पाहत असेल मग ती अं बस ना दादा दीपक ला पाहत असतील दोघी दीपक कडे काही कमी आहे का म्हणजे बघतोय हो अं किती झाली दुसऱ्यांची पोर बघून त्या प्रितेश ने wish नाही केलं यार मला birthday ला ते नाही करत wish दुसरा पंजाब ये तो

फक्त एक call तर कर म्हणा अर call तर कर एखादा message तर कर पण आता माणुसकी भी नाही जपली त्यांनी माणुसकी

इथनं पाय ना भो माणुसकीच्या नात्याने सुद्धा त्यांनी wish नाही केलं माझ्या birthday च्या वेळेला पण त्या प्रितेश नि टाकलं होत पण त्या कमलेश आणि फैजल नि नाही टाकलं होतं फैजल नि केला मला message रात्री happy birthday बोलायला

हम्म आपुन मी तेर फैजल ची story सुद्धा टाकली होती पण तेव्हा ऑफिस मध्ये होतो सगळे आपुन भी नाही टाकायची भो ध्यानात ठेवायचं आपूण भी सराव झाल्या नंतर होईल पण आज त्यातली त्यात दमवलं आपलं काही अडलं नाही भो त्यांच्यावाचून आपलं काही खेटर नाही आटकल त्यांच्यावाचून आपुन भी ध्यानात ठेवायचं आपण तर message पण नाही करायचा भो हा आह प्रितेशला तर message पण नाही करायचा

direct delete मारून टाकायचा click करके

हो बोलणं बाहेर चल काय असं असलं तर भो आपण त्यांच्या जवळ इतकं दिवस काम केलं इतकं चांगलं तिथं प्रीतेशला तर भावासारखा मान देत होत ना रे भो जसे दिसतात तसे नसतात भो ते हो यार भो फक्त कामापुरतच माणूस कीच्या नात्याने सांगितलं मी तुला माणुसकीच्या माणुसकी diserve नाही करत भाऊ ते त्या लायकीचे नाही ये भाऊ ते कारण नाही ये कारण नाही बरोबर पाहिजे ते आपलं तर स्फुर्तीमध्ये किती काम

काही कामाचे नाही ते कुठं घ्यायच्या लायकीचे भी नाही ते त्यांना अरे त्या प्रीतीमुळं बाकी काहीच नाही

त्या पेटी मुळचंये फक्त नाही तर त्यांना कोणी विचारत बी नाही तुला चांगलं माहित ये

हो

ओम तर direct म्हणतो मि घ्यायचं म्हणून

जाऊदे आता काही नाही पाहून घेऊ त्यांना भी प्रीतीला भी पाहून घेऊ प्रीतीच काय आपण आपलं पाहायचं सगळे काय म्हंटला भाऊ अरे तेच विषय ये म्हणा आह सगळे स्वार्थी ये लई स्वार्थी फक्त ज्याचं त्याचं पाहतील

हो बोलते कि दुनियेत आपल्यापेक्षा असते का ती आह बरोबर म्हणला भो अं जेवण बिवणं झालं का भो आह झालं आत्ता झाला भो आह माझं भी झालं म्हंटल चला आता झोप पण झाली म्हंटल चला call करून घेतो यश ला काय म्हणतो काय नाही आली रे भो बस आली मग तं तिथं तिथं च job ला आहे का मग तू

मग नंतर त्या option च काय ते उचलू लागले next time कुठं जायचं मग आपण जाऊ ना कुठं आहे का कुठं एखादी जागा ध्यानात डोक्यामधि डोक्यात आहे म्हैसमाळ

ते पण भारी ये hill station

मस्त आणि आता मोसम पण चांगला चालू ये ना तिथं

नाही तर मग भीम टेकडी पण चांगली ये हम्म एक मिनटं भो जगभारत प्रदूषण ही एक मोठी समस्या बनत जात आहे. त्यात मानवी आणि इतर सजीवांच्या जीवनाचा जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम परिणाम होत आहे. प्रदूषणाने सर्वांत शक्तिशाली राक्षसाचे रूप धारण केले आहे. जे नैसर्गिक वातावरणाचा अतिशय वेगाने नाश करत आहे. सर्वांत सर्वांनी प्रदूषण हे पर्यावरण आणि मानवी जीवनावर परिणाम करणारे सर्वांत मोठे आवाहन आहे. ही एक पर्यावरणीय समस्या जी आज जगभारतील लोकाना भेडसावत आहे. विविध स्त्रोतांमधून विविध घातक आणि विषारी पदार्थ पर्यावरणात मिसळत आहेत. आणि त्यामुळे पाणी, हवा, माती किंवा जमीन ध्वनी आणि thermal प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण तयार होत आहे. उद्योग आणि कारखान्यातील धूर आणि विषारी धूर आणि विषारी धूळ हवेत मिसळून वायुप्रदूषणास कारणीभूत ठरते. जेव्हा आपण हवेत श्वास घेतो तेव्हा

जातात. पाण्यामुळे जलप्रदूषण होते. असे प्रदूषित पाणी मानव, मानव, प्राणी आणि वनस्पती यांच्या आरोग्यासाठी हानिअत्यंत हानिकारक आहे. आजकाल वाहूतक, ध्वनियंत्रणा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यांदीद्वारे वाढत्या आवाजामुळे वातावरण शांत राहात नाही. असाअशा आवाजांमुळे ध्वनिप्रदूषण होत आहे. आणि आपल्या कानांची नैसर्गिक तग धरण्याची क्षमता खूप कमी आहे. वाहनांचा जास्त आणि असह्य आवाज लाऊड स्पीकर इत्यादींमुळे कानाच्या

गळतीमुळे किंवा गगगळतीमुळे hydro carbons solvent जडजड धातू इत्यादी उद्योग आणि कारखान्यामधून मानवनिर्मित रसायने मातीत मिसळतात. गळतद्रव किंवा वायूच्या स्वरूपातील दूषित घटकांमुळे माती किंवा जमीन प्रदूषित प्रदूषण होते.

दूषित पदार्थांमुळे जल आणि वायू प्रदूषणदेखील होत आहे. कारण ते पाण्याच्या पुरवठ्यात मिसळतात आणि रसायने हानिकारक बाष्प तयार करतात. लोकांकडून प्लास्टिकचा वापर वाढल्याने मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय प्रदूषण होत आहे. आणि त्याचा वन्यजीव आणि मानवावर विपरित परिणाम होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर मोठ्या पाणवठ्यांवरील पाण्यात तापमानात बदल होत आहे. जे जलचर प्राणी आणि वनस्पतींसाठी अत्यंत हानिकारक आहे. कारण पाण्याचे तापमान वाढल्याने, पाण्याची oxygen पातळी कमी होत आहे. आज प्रदूषण जगात आज आपण प्रदूषण जगात आहोत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही लोकांना याची जाणीवदेखील नाही. जगातील जगातील प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीला मोठे आणि

या ग्रहाची ही अत्यंत आव्हानात्मक समस्या आहे. जी सोडवण्याची गरज आहे. एकदोन देशांच्या प्रयत्नाने मात्र ती सोडवता येणार नाही. सर्व देशांना या समस्येसाठी विषविविध पैलूंवर कठोर प्रयत्न केले तरच सोडवले जाऊ शकतात. उद्योग आणि कारखाने यांच्यावर हानिकारक आणि विषारी रसायनांचा वापर सरकारने कठोरपणे बंदी घातलेली आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि आरोग्य राखण्यासाठी पर्यावरणपुरक गोष्ट ही वापरण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि सरकारी यंत्रणांनी शिबिरे किंवा इतर माध्यमांतून सर्वसामान्यांना जागृक केले पाहिजे. प्रदूषणाची मुख्य कारणे रासायनिक उद्योग आणि कारखान्यांतील कचरा थेट मोठ्या जलकुंडामध्ये टाकतात, अशा दूषित घटकांचा नैसर्गिक वातावरणात प्रवेश होतो आणि प्रतिकुल बदल घडवून आणतात. प्रदूषण मानवनिर्मित किंवा नैसर्गिक असू शकतो. असू असतो असू शकतो. परंतु नैसर्गिक स्रोतांचे प्रदूषण मानवनिर्मित

काळापासून सुरू झाले होती. परंतु सध्या जगभर शहरीकरण, तांत्रिक प्रगती आणि प्रगत जीवनशैलीमुळे ते भरभराट येत आहे.